प्रगती पण बघवत नाही. मग ते खोडा घालतात. आता metro चं जे काम चालू होतं, आता तीन वर्ष रखडलंय. कारण काही लोकांनी त्यात खोडा टाकला. व उगाच विरोधासाठी विरोध करायचा म्हणून पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करतायत. लोकांना पण कधीकधी हे कळत नाही की, जर metro झाली, तर लोकं गाड्या कमी वापरतील आणि तेवढं प्रदूषण कमी होईल. पण, असतात अशी लोकही. Metro चा नक्की काय issue आहे? मला अह नक्की पूर्ण माहिती नाही त्याच्यामध्ये detail मध्ये. पण मी असं ऐकलंय की, ते deforestation करतायत. नाय नाय, ते एक miss conception पसरवतायत, ज्यांना त्यांचा काहीतरी agenda आहे. पण ते miss conception कळ पसरावतायत. जो part जंगलाच्या बाहेर आहे, म्हणजे तू आरेची milk colony पाहिलं असशील. त्या milk colony च्यापण बाहेर आहे. almost त्याच्या बाहेरच्या end ला आहे.

म्हणजे मी as a individual दोन वर्ष रोज त्या आरे मिल्क कॉलनी मधनं जात होतो. त्याच्यामुळे मी डोळ्यांनी बघितले की, त्यांनी कुठे compound घातलं होतं. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. म्हणजे जे लोकं असं सांगतायत आणि त्यांना विश्वास ठेवणारे आहे की, जंगलातला भाग आहे, ते मूर्खच लोक आहेत असं माझं म्हणणं आहे. म्हणजे ते ड प्रगतीला अडथळा करणारी लोकं आहेत. अजून काही नाही.

आणि तुम्हाला बरे पर्यावरण वाचवायचं असेल, तर नवीन झाडं लावा. अजून कोणी तुम्हाला अडवलं नाही झाडं लावायला. अजून शंभर लावा, आम्हीपण लावायला येतो. पण जे प्रगती म्हणजे दूरचा विचार करून जेव्हा लोकं काम करतात, त्याला तुम्ही उगाच नावासाठी विरोध करू नये, असं मला वाटतं. अरे हे अह मी महाराष्ट्राचा politics खूपच घाण मला वाटतं. म्हणजे एवढंच घाण की, मला कधी interest घ्यावासा पण नाही वाटत. कारण सगळी प्रगती जी थांबवली जाते ना, ती political leader. आपल्या महाराष्ट्रामध्ये young young पोरं अगदी parties च्या म्हणजे political parties मध्ये जाऊन वगैरे नाचणारी लोकं असतात. ज्यांनी कायतरी केलं पाहिजे, ती लोकं अशा सगळा वेळ वाया घालवत असतात. तर असा तो वेगळा विषय आहे तो. पण ते हम्म आहे. कायतरी करावं लागेल त्याच्यासाठी. आणि जी सूज्ञ लोकं आहेत, ती या गोष्टींपासून बाहेरच राहतात. त्यांना ह्याच्यामध्ये उगाच पडून स्वतःचे आयुष्य खराब करायची इच्छा नसते. खरं असतंय ते. तरी मला वाटतंय की, लोकांची एक mentality change झाली पाहिजे की, पर्यावरणाच्या हिशोबाने

Status म्हणून त्या गाड्यांनी travel करतायत.

असं शक्यतो लोकांनी टाळावं. आणि खरंच गरज असेल, तरच गाडी घ्या. आन ओला, उबर, rikshaws, motorbikes अश्या सगळ्याच सुविधा मुंबईमध्ये तुफान पडलेले आहेत. म्हणजे तुम्हाला खरंच काही गाडी घेण्याची गरजच पडत नाही. म्हणजे उलटा जर विचार केला, तर तुम्ही गाडी घेऊन त्याचे गाडीवरती तुम्ही जे maintenance चा वगैरे खर्च कराल, petrol जे वापराल, आणि तुम्ही जी investment cost कराल त्याच्यामध्ये, त्याच्यापेक्षा तुम्हाला ओला, उबर आणि rikshaw हे नेहमीच स्वस्त पडतायत. नक्कीच परवडेल ते, बरोबर आहे. आणि आता सध्यातरी electric vehicles थोडे महागच वाटतात, पण थोड्या वर्षांमध्ये electric vehicles पण आपल्याला affordable rate मध्ये मिळतील, असं वाटतंय आपल्याला तरी. होय. electric vehicles मिळतील, पण परत प्रश्न तोच आहे की, गर्दी खरंच करायची आहे का आपल्याला?

ओला, उबरमधून electric vehicles आल्या, तर फरक पडेल ना आपल्याला. गर्दी झाली नाही, म्हणजे गर्दी कमी सिंगापूरध्ये मी असं ऐकलंय की, तुम्हाला गाडी घेण्यासाठी तुम्हाला अह queue मध्ये राहावं लागतं. त्यांचे काही requirements असतात, त्याच्यानंतरच तुम्हाला गाडी घेता येते. आणि त्यांना कायतरी एक एकपेक्षा जा जास्त गाडी घेतापण येत नाही, असं हो. नाही घेऊ शकत ते. म्हणजे तेच झालं ना की, जोपर्यंत तुमचा number येत नाही गाडी घेण्याचा, तोपर्यंत तुम्ही गाडी घेऊच शकत नाही, registration च करू शकत नाही. आणि गाड्यांचे rate एवढे महाग ठेवलेले आहेत त्यांनी की, लोकं automatic public transport च use करतात. कारण public transport त्यांनी खूप छान ठेवलेलं आहे. मी स्वतः travel केलंय त्याच्यामधून की, अह तुम्हाला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, आणि जर समजा metro ने त direct direct जाता येत नसेल, मग तुम्ही ए एक मध्ये कुठंतरी metro मधून उतरून तुम्ही bus ने पुढे travel करून तुम्ही त्या ठिकाणी पोहोचतात. पण तुम्हाला जे भाडं जे लागतं, ते दोन separate वेगवेगळं भाडं नाही लागत. तुम्हाला एकच भाडं लागतं.

असं वेगवेगळी भाडी नाही लागत की, metro चं एक भाडं वेगळं आणि bus चं भाडं वेगळं. नाही. पूर्ण journey चं तुम्हाला एक भाडं लागतं.

ही खूप खूप सुंदर खूप सुंदर कल्पना आहे ही. म्हणजे आपल्या इकडे एवढी गर्दी आहे. आपण काहीतरी करून public transport ला माझा वाटतंय की, ज्यांना शक्य आहे, त्यांनी आह जेवढं टाळता येईल, तेवढं टाळावं गाड्या वापरणं. गाडी घ्या, हरकत नाही, पण तुम्हाला जेव्हा खरंच गरज असेल, तेव्हा तुम्हाला गावाला जायचं आहे, किंवा कुठे फिरायला जायचं आहे, त्यावेळेला गाडी काढताय, ठीक आहे. पण दररोजच्या अह व्य व्यवहारामध्ये न गाडी नसावी असं मला वाटतं. अरे बरोबर सांगतोयस तू. आता मी मागच्या रविवारी अनुभवलं. मला अं बऱ्यापैकी लांब जायचं होतं. पण म्हटलं, rikshaw ने वगैरे जाण्यापेक्षा या आज रविवारच आहे. दुपारी जायचं आहे. तर आपण bus ने जाऊन प्रयत्न करूया, bus ने जायचा प्रयत्न करूया. म्हणजे सध्या त्याच्या नवीन best च्यापण buses झाल्यात AC buses म्हणजे काही माफक दरामध्ये आम्ही गेलो आणि एकदम लवकर पोहोचलो. मग विच विचार केला की, एरवी सा दर सामान्य दिवशीपण जणू जेव्हा तुमचा working day असतो,

आह मिश्रणच काहीतरी बिघडतंय. लोकं नाही तेवढं विचार करत आहेत. ही लोकं चोवीस तास AC मध्ये बसतील, आणि पर्यावरणाच्या अह विरोधात देतील.

Metro मध्ये AC असणारे आणि local पण आता AC चालू केले आहेत. त्याच्यामुळे बरेच लोकं यायला लागले पण आहेत. AC train नेपण यायला लागले आहेत. आता हळूहळू सरकारला करावं लाग अजून प्रय त्याने प्रयत्न चालू केलेत, पण त्यांना हे हे पुरेसे नाहीत. त्यांना अजून करावे लागणार, असं वाटतंय. मला खरं सांगू का? ती AC local train मला एवढी प्रचंड आवडली होती. त्यावेळेला तर मी फक्त त्या train नेच फिरत होतो. नुसती जिकडे जा जिकडे जायचं आहे मला, ते मी AC local च्या timing नुसारच मी जात होतो. मला एवढी मजा येत होती त्याच्यामध्ये की, छान वाटतंय एवढ्या गरमीच्या हेच्यात पण तुम्ही एकदम छान व्यवस्थित असतात. आणि सुंदर, कडक AC असतो तो. त्यामुळे मजा येते त्याच्यामध्ये. आणि अजिबात थकवा जाणवत नाही त्याच्यामुळे.

आणि AC train ला सध्या ticket rate वाढवून ठेवले असल्यामुळे ते तिकडे गर्दीपण कमी आहे. तर ते हे एक options अशे alternative आहेत, ज्यांना जे afford करू शकतात जास्त पैसे invest करणं. त्यांनी AClocal ने जावं, म्हणजे तुमची general local ची गर्दी कमी होऊन जाईल.

आणि तसंही आता आपल्याला fossil fuel वाचवायचंच आहे. जगामध्ये fossil fuel चा तुटवडा आहे. तर जेवढं fossil fuel वाचवता येईल, तेवढं आपल्याला वाचवायचं आहे तसे. आपल्याकडे solar plants लोकं अजून पण तिकडे अ actually ते solar plants ला पण problem असा येतोय की, लोकांना नाही afford करू शकत. लोकांना या गोष्टी अह माफक दरात येत नाहीत. ते जनसामान्यपर्यंत पोचत नाहीत, तोपर्यंत त्या गोष्टींचा वापर होणं फार कठीण दिसतं. पण अश्या वेळेला पण जी लोकं घेऊ शकतात, जी लोकं करू शकतात, त्यांनी ते करावं. मी अश्या लोकांचा आह म हे बघितलं की, त्यांचा attitude असा असतो की, कशाला करायचं, कोणीच करत नाही तर आपण तरी कशाला करायचं.

असं बोलून नाही चालत ना की, कोणालातरी कायतरी सुरुवात होईल. एका व्यक्तीवरती जरी फरक पडला, एकाने आता माझं चालू आहे की, मी घरामध्ये rooftop solar लावायचा म्हणून. पण उलट एकाने जरी फरक पडला, एका घराचे जरी आह आपण वीज वाचवू शकलो, तर गावाला त्याच्यामुळे धरून कदाचित दहा घरांचे दिवे लागतील.

तर हा एक प्रयत्न लोकांनी केला पाहिजे.

प्रत्येक गावामध्ये electricity जाणं difficult आहे. तर गावागावामध्ये जर लोकांनी स्वतःचे solar point पूर्ण गावाने मिळून जरी सो solar plants लावले, तरी सगळ्या गावांमध्ये वीज येऊ शकते, असं वाटतं. नक्कीच, का नाही येणार. पण तेच, जोपर्यंत ते माफक दरामध्ये मिळणार नाही, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही.

कारण हे सगळे semi conductor आणि यांचं सगळ्यांचं manufacturing चाइनाकडे आहे. जोपर्यंत आपल्याकडे अह semiconductor चं manufacturing सुरु होत नाही. जे luckily आता टाटा group करतंय. प्रयत्न त्यांचा स semiconductor चा plant टाकायचा. मग कदाचित अह खूप माफक दरामध्ये येण्याचे शक्यता आहे की, त्यावेळेला मग लोकं, जनसामान्य अह लोकं पण ते घेऊ शकतील आणि वापरू शकतील. हे झालं तर एकदम छानच होईल म मग.

हम्म एकूणच काय ती गर्दी आणि environment हे खूप काय म्हणतात त्याला, parallel चाललंय ते. दोन्ही तुम्हाला खूप balance करत तुम्हाला जाणं गरजेचं आहे. ह्या मुंबईच्या गर्दीमध्ये गर्दी कमी करण्यासाठी जेव्हा तुम्ही ग गाड्या आणि क या unnecessary ज्या गोष्टी असतात, त्या जर तुम्ही बंद केल्या, तर कदाचित

जसं ते अह disposable गोष्टी न वापरताही usable गोष्टी वापराव्यात. हे छोटे मोठे प्रयत्न आहेत, जे आपण नक्कीच करू शकतो. तर मला तरी वाटतं की, आपण कळावं, आणि ते केलं पाहिजे. गरज आहे. आपल्या आपली पिढी आह निघून जाईल, पण आपल्या पुढच्या पिढयांना त्रास होणार आहे.

त्याच्यासाठी आत्ताच जे करता येईल आपण ते केलं पाहिजे आणि प्रत्येकाने करावं. हेच माझं आता मीपण, ठीक आहे. आपण सगळेच प्रयत्न करूया.

नक्कीच. काही तरी video लोकांचा recent काय upload केलय, like केलय.

अच्छा! अच्छा! mobile वरती video video पाहत होती? किती वेळ झालं त्याच काय नाही. वेळ मिळेल त्यावरती depend आहे. असं होतंय का? काय mobile पाहिला नाही तर बरं वाटतं नाही असं काय होतंय का? आज काल सवय लागली गणेश असं बिना mobile चं फक्त खाताना mobile बाजूला असतो.

खरंतर सगळ्याचं तसंच झालंय. सगळी लोक अशीच झालीय फक्त तो phone आणि त्याच असंच चालू आहे, त्यांचं काही हेच नाही. आपण तरी ठिक आहे बुवा आपण थोडेसे outdated generation म्हणावे लागेल आह आपल्याला फेसबुक, इन्स्टा. इन्स्टा तर मला तेही माहीत नाही अजून फेसबुक किंवा व्हाट्सएपच्या पलीकडे आपण कांही खूप कांही गेलेलो नाही आह पण जे कांही आताची young generation जर पाहिली बापरे बाप! इतके नवीन नवीन social accounts आलेले chats app आलेले. म्हणजे आपण जे कांही म्हणतो एक दोन account च्या पलीकडे आपण गेलेलोच नाही पण हे मुलं इतके म्हणजे त्याच्या आहारी गेलेले आहेत. आता माझे बरेच विद्यार्थी त्यांच्याकडून खूप खूप नवीन काय काय ऐकायला मिळतं की ह्या social media च आम्हांला platform आला मग आम्ही त्याच्या वरती group केला. मग त्याचं तसं झालं. नवीन आलं नवीन याच्यावर काय केलं नवीन याच्यावर कांही नाही केलं continue काहींना काही चालूच असतं. नवीन app आले की ते घेणं, ते उघडून पाहणं त्याच्या नंतर त्याच्यात आपलं regisration करणं आणि नंतर त्याच्यात कुठंतरी entertainment शोधणं. हो हो. आणि ते सगळे interlink असतात. एकाने join केलं का हळूहळू हळूहळू हा त्याला सांगेल तो त्याला सांगेल मग ते join होतात, त्यांच्या बरोबर ते group होतात.

हम्म प्रत्येक app ला ते register करतात अं आणि तेवढं ते attend कसं करतात? manage कसं करतात? इतक्या सगळ्या गोष्टी? कुठलंही app उघडल्या आपण नंतर register केलं त्याला असं रोज पाहणं गरजेचं आहे ना? नाहीतर नवीन update कसं येतील असं? आजकालच्या generation ला फक्त mobile, mobileapp, social media याच काय झालं? त्याच काय झालं? कोणी कोणाला फोन नाही करत, कोणी कोणाला काय विचारत नाही, आज काय खाल्लं?

फक्त काहीतरी upload करायचं लोकांना, सगळं कळून जातं कुणाचं काय झालं? कुणाचं काय नाही? म्हणजे आपण जे म्हणतो ना की आजकाल social media वापरून वापरून अं जे कांही लोकांमधले संवाद आहेत communication आहे. ते कमी झालेलं आहे फक्त silent जे कांही communication आहे ते राहिलेलं आहे. symbolic communication सुरू झालेलं आहे. हो म्हणजे घरातल्या घरात बोलत नाहीत. phone करतात एकमेकांना मला विपरितच वाटतं एकमेकांना phone करून विचारतात काय खाणार? आपण generally काय? आपण जर सोबत राहतो तर आपण एकमेकांशी बोलतो. आणि आपलं कसं झालेलं आहे. आपली generation अशी होती की आपण mobile ची development पाहिलेली आहे, आपल्याला जसं कळायला लागलं आपल्या घरांमध्ये साधा phone होता. त्याच्यावरती फक्त बोललं जायचं. मग नंतर mobile आला, मग तो mobile पहिलं फक्त message होता, छोटीशी screen एवढा मोठा mobile त्याला incoming ला आपल्याला पैसे पडायचे, मग हळूहळू ती develop होत गेली मग android system मग नवीन app अशी आपण सगळी growth पाहिलेली आहे. तर आपण असं एकदम त्याच्यामध्ये स्वतःला वाहून नाही घेतलेलं आहे. ठिक आहे नवीन जे काही येतं. बरं ते आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला आलं पाहिजे कारण ते कांही ठिकाणी आता गरजेचं झालेलं आहे. आपण पूर्णच त्याला नाही येऊन किंवा नाही माहिती हे आजकालच्या जगात

ज्यांचा जन्म साधारणतः एक वीस एक वर्षापूर्वी झाला असेल तर वीस एक वर्षापूर्वी mobile होते, ते जसेजसे मोठे झाले त्यांनी android चं पाहिलेले आहेत आणि व्हाट्सएपचं पाहिलेले आहे. कळायला लागल्या पासून तर मग त्यांना जी कांही life आहे, without त्याची life ते imagine चं करू शकत नाहीत. तसं आपल्याला खूप काही फरक पडत नाही आपण साधा फक्त button चाही mobile वापरलेला आहे, बिना व्हाट्सएप चे आपण राहिलेलो आहोत. त्याच्यामुळे आपल्याला असं काही फरक नाही पडत आणि खूप जर आपण मागे गेलो. तर मला आठवतं जे कांही कि mobile आपण नोकियाचा घ्यायचो त्याच्यामध्ये एक game यायचा एक दोनच game यायचे snake चा एक game यायचा. इतकं छान वाटायचा तो snake चा game. तासनतास आपण एकच snake चा game खेळत बसायचो. आता तुम्ही फक्त तो mobile एखाद्या आताच्या generation च्या एखाद्या मुलाला मुलीला द्या आणि त्याला म्हणावं तू हा game एकटाच खेळ, शक्यच नाही. ते खेळूच शकणार नाही, त्यांना लगेच काहीतरी डोक्यात किडा वळवळेल अरे व्हाट्सएप वरती कुणाचा तरी message आला असेल, इन्स्टा वरती कोणीतरी काहीतरी upload केला असेल. हे जे कांही म्हणतो आपण हे social media नी ह्या सगळ्या generation च्या young generation च्या आपण असं म्हणू शकतो की

म्हणजे एखादी पुस्तक जरी वाचायला घेतलं, आह त्यांनी तरी मग अं ते नाही त्याच्यावरती concentrate करू शकत. जे एक चंचलता इतकी वाढली ना

पण जर माझ्याकडे mobile आहे आता इतकी बैचनी असते लोकांमध्ये म्हणजे इन्स्टाग्रामचा status हा त्यांच्या आयुष्याचा status झालाय.

आता त्याच्यात माहिती आहे, अं ह्यात सगळ्या गोष्टींचा खूप वेळा असं होत, आता एकदा मध्ये एकदा accident झाला होता समोर अह हे आपलं police station आहे ना तिथे म्हणजे एक लग्न झालेली बाई आणि तिच्या कडेवर चा दोन वर्षांचा मुलं. खूप नव्हतं लागलं चांगलं खरचटले होतं, सगळी लोक video काढण्यात गुंग होती माहितीये?

आणि त्या प्रचंड गर्दीमध्ये लोक जे पहाण्यात busy होते की अं video काढण्यात busy होते फेसबुक live तेंव्हा live हा प्रकार नवा नवा चालू झाला होता, चार पाच वर्षे आता तरी लोक काम धंदेचं नसतात. म्हणजे काय पाहिलं इकडंचं तिकडचं टाकलं त्यांनी इंस्टाला टाकलं, फेसबुकला टाकलं. कुठे काय टाकलं, त्याच्यात चांगलं? वाईट?

असं व्यवस्थित नैतिक, अनैतिक असं सुद्धा लोक कांही विचार करत नाहीत ह्या सगळ्या गोष्टींचा. आपण हे टाकतोय, याने आपल्या समाजावरती, आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती परिणाम होईलअसं सुद्धा लोक विचार करत नाहीत. हे social account आहेत ना चांगल्या गोष्टीसाठी पण आहेत. जस आपण पाहिले तर जे कांही communication gap होता, तो खूप कमी झालेला आहे. . मला कांही तुला communicate करायचं असेल तर तुला व्हाट्सएप through easily करू शकते. even though video calling easily होऊ शकतं. म्हणजे communication gap कमी झालाय. फायदे जास्त आहेत, पण आता अह या सगळ्या गोष्टींचा अंस आहे, की आपण त्यातन काय घ्यायचं आहे?

आजूबाजूचे जितके लोक होते ते आले आणि तिथल्या bus मध्ये मग त्यांनी सांगितले की Actually कसं असतं माहिती आहे का? त्या सगळ्या कांही कांही गोष्टींमध्ये ना आपण नको तिथे तो mobile काढतो, नको तिथे तो social media काढतो. आणि त्या सगळ्याचा परिणाम असा होतो की, जी कांही emergency असते, ती emergency कडे आपलं दुर्लक्ष होतं, accidental cases मध्ये अपघाताच्या परिस्थितीमध्ये Emergency situation असते. त्यांना लवकरात लवकर medical treatment दिली किंवा देणं गरजेचं असतं पण हे सगळं आपलं mobile, social media या सगळ्या गोंधळा मध्ये आपण ते सगळं विसरून जातो आणि मग त्यात सगळ्याचा परिणाम मग असा होतो की आपल्याला कांही पर्यायी नसतो. की आजकालच्या young generation आहे ना एक school मध्येच एक विषय टाकला पाहिजे. तर त्यांचं ते एक basic असं education असतं, त्याच्यात जर छोटे छोटे basic जर टाकले तर त्याच्यातन आपल्याला कळेल किंवा त्यांनाही कळेल. कोणत्या गोष्टी तून चांगलं शिकायचं आहे? किंवा कोणत्या गोष्टीतून आपण वाईट शिकायचं आहे ते? त्यांना एक नाहीतर त्यांना एक आपण असं म्हणू शकतो की मार्गदर्शक सूचना तरी मिळतील. आता असं झालेलं आहे त्यांना सांगणार कुणीच नसतं College मध्ये जेव्हा मुलं जातात तर तिथे ह्याच एक subject पाहिजे. जसं CYBER crime हो तुमच्या law मध्ये cyber crime हो हो तेंव्हा मला आठवत नवीन नवीन cyber law सुरू झाला होता आठवतंय तुला? तसं शाळेमध्ये अं social media चा वापर

Foreign मध्ये सुद्धा social media आहे, ठिक आहे?

आपल्या इंडियाचा एक problem आहे. किआपण कोणतेही गोष्ट जर अं म्हणजे adopt केली, ती आपण खूप अति adopt करतो. किंवा आपण त्यात अति गोष्टीसाठी ना अं असं आपण म्हणू शकतो की आहारी जातो आणि मग ते आहारी गेलं त्या गोष्टीचा की मग त्याचा काय परीणाम होतो? तर त्याचा दुष्परिणामच होतो. तसंच social media बद्दल सुद्धा झालेलं आहे. म्हणजे आता जर आपण पाहिले ना नवीन नवीन social media apps वगैरे खूप छान छान features आहेत. म्हणजे मुलांनी जर त्याचा positive उपयोग करून घ्यायचा जर ठरवला तर मुलांसाठी ते इतके फायदे कारक आहे आणि मुलांसाठी इतकं त्यांना फायदा होईल, त्यांच्या अभ्यासासाठी होईल, नवीन नवीन माहिती मिळेल त्यांना, जगात काय घडलेलं आहे, ते कळेल त्यांना आणि easily by only one click आपल्याला अमेरिकेत काय चाललंय पूर्वी कळायला दोन दिवस जायचे किंवा आपल्या news मध्ये जेंव्हा येईल तेंव्हा आपल्याला कळायचं पण आता आपल्याला इथं जिथं झाल्या झाल्या एका second त इथं कळतंय.